आणि अ चॉकलेट बिस्कीट वेफर आहेत.

त्याच्यातून पाणी येत आहे अह बाजूला झाडं आहे झाडावर गुलाबी रंगाचे फुल आहे.

बाहेर माणसं आहेत बस मध्ये पण माणसं आहेत बाहेरअ --

ओर डोअर बाहेर जायला दरवाजा आहे दरवाजाला ब लाय --

हे फळांचे दुकान आहे त्याच्यात पत्ताकोबी आहे बंद कोबी आहे टोमॅटो आहे.

हे पोस्टर आहे पोस्टर वर स्पीक वेलचं एस टेकचं स्पीकिंगचं आह--

स्कोन इंग्लिश सगळे पोस्टर आहेत पोस्टरांवर सगळे नाव आहेत.

डोंगरासारखा बाजूला पुढे पाटी डोंगरासारखा आहे आणि सफेद पट्ट्या आहेत.

रथ यात्रा आहे अह फुलांनी सजवलेलं आहे आणि त्यांनी लुंग्या वगैरे घालून उभे आहेत.

आणि स्विमिंग पूल मध्ये पाणी आहे.

हे फुगे आहेत अ हे हॉल आहे हॉल मध्ये फुगे आहेत.

सायकलचं दुकान आहे सायकल आहे सायकल म दोन तीन मुलं उभी आहेत.

अ मुलांचे कपडे काळ्या कलरचे दोन टी_शर्ट घालून उभे आहेत.

हे स्टेशनरी सारखं दुकान आहे हे दुकानामध्ये अ शॅम्पू आहे पेन आहे रबर आहे अ तेल आहे.

अह सर्व काही पट्ट्या आहेत पाण्याच्या बाटल्या आहेत.

बारी आहे बाऱ्यांना पडदे आहेत अह डायनिंग टेबल सारखा आहे फोटो फ्रेम आहे.

हे बोट आहे अह नदी तलावासारखं दिसत आहे त्याच्यात एक बोट आहे बोटी मध्ये माणसं बसली आहेत.

त्याची ब्ल्यू पॅन्ट आहे एकाची काळी पॅन्ट आहे.

अ जमिनीत नारळचे झाड आहे अ एक अ कपडे सुकत आहेत.